आहा तिकडे स्पर्धा चालू आहे स्पर्धेच्या बाजूला कंपाऊंड घातलेलं आहे भलं मोठं आणि ते मुलं पळत आहे.

हा इकडे सलून आहे सलून मध्ये अ त्यांचे बॉटल्स ठेवलेले आहेत लागणाऱ्या सलून साठी लाग याच्यासाठी आणि --

इकडे एक लायब्ररी आहे लायब्ररी मध्ये बरीचशी पुस्तके वगैरे आहेत ठेवण्यात आलेली आहे तिकडे मुलं आहेत अभ्यास करतायेत.

आणि इकडे लाल कलरचे सगळ्यात जास्तीत जास्त लाल कपाटं आहेत.

वरती आह लायटिंग वगैरे केलेली आहे आणि शो शो केलेला आहे फुलांचा.

त्याच्या मागे फ्रेम आहे येशूची फ्रेम आहे आणि क्रॉस आहे त्यामध्ये पा फादर --

बर्गर्स बर्गर पॉईंट लिहिलेला आहे तिकडे आणि इथे मेक कॅफे म्हणून लिहिलेलं आहे.

ग्रीन कलर चे बलून्स आहेत ब्लॅक कलर चे बलून्स आहेत आणि वरती मोठे लॅम्प मोठे मोठे लॅम्प लावलेले आहेत.

ब्रिजवरन सगळी लोक बघतायेत आणि साईडने सुद्धा लोक बघायला गर्दी केलेली आहे.

झाडं आ आहे आणि लाद्या ज्या आहेत ते का एकंदरीत काचेच्या लाद्या आहेत.

ला ते शिक्षणाचं महत्व सांगत आहेत ते मुलं ऐकत आहे बाजूला एक टीचर्स आहे.

हे एक बाहेरगावी बाहेरचं ते प्लॅटफॉर्म आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला निळ्या आणि सफेद कलर च्या पट्ट्या लावलेल्या आहेत.